म वरतं एक हॉल आहे हॉलमध्ये तीन चार पाच सहा खुर्च्या आहेत खुर्च्याच्या नंतर --

अ दोन तीन मशीनी दिसून येतलं वरतं लाईट आहे मस्त एकदम जबरदस्त रूम घेतलेली आहे इत --

एक घर आहे घराच्या समोर तीन चार माणसं आहेत मान एक गाडी आहे दोन तीन मोटरसायकल आहेत .

घराच्या सामोर एक दुकान आहे घरावर मस्त लागले आहेत एक झाड आहे झड--

डमरू दिसत आहेत दोन डमरू दिसत आहेत.

साईड ला अजून एक कार आहे एक माणूस तिथं उभा आहे उभा दुकानाच्या समोर एक बोर्ड आहे बोर्ड वर एक प्रिंट आहे प्रिंटवर पिवळा पेंट आहे .

देशाचे निकाल जगाला दिसतं आहे म्हणून खतरनाक--

गुलाबी कलरचे फुगे आहेत पांढरे कलरचे फुगे आहेत .

दोन ती एक आहे लव्ह हार्ड दिसत आहे पाणी आहे पाण्याच्या आत मध्ये शायद मच्छर असतील बाजूला --

खुडचीवर बसलेल्या मुलीची केस आहेत मुलगी बनवत आहे तीन कोळा काळा निळा कोट घातला आहे त्याचा एक--

हे एक कारचं शोरूम आहे कार समरून एक कथ्या कलरची गाडी आहे एक पिवळ्या कलरची गाडी एक काळ्या कलरची गाडी आहे .

रेनॉल्ट असा काइ तरी नाव दिसत आहे नावाच्या समोर नंबर दिलेला आहे.

एक कोचिंग क्लास दिसत आहे त्या कोचिंग क्लासचं नाव आर्या कोचिंग क्लासेस आहे एक दिवा दि--

एक मूर्ती दिसत आहे मूर्तीमध्ये दुर्गा माता दिसत आहे तिथं हार आहे लिंबू च लिंबूची लिंबू दिसत आहेत एक--

एक माणूस पसीना पुसत आहे एक एक पोरगी दिसत आहे ते माल दिसत आहे आता का म्हणावं तील--

दिसत आहे त्याच्या नंबर आणि त्याचे नांव लिहिलंय एक माणूस मस्त कुठे झोका खेलत आहे एक माणूस मस्त वेल्डिंग मारत आय बिचारा बहुत का मेहनती आय.

एक कढई दिसत आहे कढई मध्ये का खाई खायचे आहेत एक--

एक मुलगी ना डान्स करत आहे. दिवाल ही आहे दिवाली वर पांढऱ्या कलर एक शटर --

टोपी घालून एक खिशामध्ये हात टाकत एक पांढऱ्या कलरची गाडी दिसत आहे त्याच्या आईना आहे आईन्यावर लाल कलरचं काहीतरी लिहिलं आहे .

इथं बोर्ड आहे एक बॉक्स आहे बॉक्स एक फॅन आहे एक लाईट आहे ए--

एक पेट्रोल पंप दिसत आहे पेट्रोल पम्प मधे एक माणूस दिसत आहे काही लाईटस वैगरे लागलेल्या आहेत --

पेट्या दिसत आहेत पेट्याच्या अंदर पेट्रोल भरलेलं आहे.

एक बुक डेपो दिसत आहे बुक डेपो चे नावाचे ही श्री हि श्री हिंगलाज बुको डेपो आहे तिथे स्पोर्ट स्टेशनरी फोटोग्राफी बुक --

ह्या फोटो मध्ये हाजरा फॉल दिसत आहे हाजरा फॉल मधून पाणी पडत आहे खूप सारे झाडे दिसत आहेत काही बोर्ड लागलेले आहेत.

आणि झाडं आहेत आकाश दिसतं आहे मौसम निळं ढगाळ पण आहे.

भिंतीच्या जवड एक झाड हाय झाड झाडावर एक झाड हाय .

हा चित्रामध्ये एक माणूस फोटो काढत आहे.

पांढऱ्या कलरचा शर्ट वापरलेला आहे एक बेल्ट वापरलेला आहे जुते काळ्या कलरचे वापरलेला आहे.

निळ्या कलर ची आहे निळ्या कलर च्या आत मध्ये माणसं बसलेलं आहेत एक ऑटो दिसत आहे ऑटो मध्ये माणसं बसलेले आहेत.

एक चित्र दिसत आहे तो चित्र मांडोदेवीचं आहे एक मंदिर दिसत आहे मंदिरच्या वरती एक केसरी कलरचा एक हनुमानचा एक झंडा आहे हिरवेहिरवे झाडे आहेत .

एक शाळा दिसत आहे ते शाळा तालिकेत आहेत स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय त्याची आहे तिथं कला व विद्यानिक तिथं जिल्हा गोंदिया लिहिलेलं आहे.

चष्मा आहे तिथं सप्त्ब्दी स्वच्छता तेही पाय उतरवल्यात पाय लाल कलर आणि हिरव्या कलरमध्ये एक खंबा दिसत आहे एक गाडी दिसत आहे त पण

इथं झाडे दिसत आहेत झाडे मस्त मोठे मोठे आहेत हिरव्या कलरचे आहेत काही आंब्याचे झाडे दिसत आहेत एक फाटक आहे फाटकी ल लाकड्याची एक गेट लागलेला आहे.

तो त्याचा नंबर आहे एक पांढऱ्या कलरची मुर्गी दिसत आहे कोंबडी दिसत आहे एक काटलेली मटन दिसत आहे एक लाल कलरचा टी शर्ट घालून वापरलेला आहे.

इथं खाली पाणी सांडलेला एक आटो दिसत आहे ऑटो मध्ये माणसं आहेत एक हिरव्या कलरची बस दिसत आहे त्याच्यामागे अजून एक हिरव्या कलरची बस आहे वरता काहीतरी सामान आहे एक झाड दिसत --

दोन सॉप दिसत आहेत सॉपमध्ये एक सेन्द्रे बूट हाऊस अँड बर्तन भंडार आहे तिथं बाजार चौक डोंगरगावन असं लिहिलंय तिथं च --

एक व्हिडिओ साठी एक कॅमेरामॅन बसलेला आहे खुर्चीवर एक माणूस बसलेला आहे .

पिवळ्या कलरच्या पट्टी हातरलेली आहे लाल कलरची मेट हातरलेली आहे एक पांढऱ्या कलरची ब--

काही झाडं दिसत आहेत काही बोर्ड वगेरे दिसत आहेत काही खंबे दिसत आहेत जे डीस्ट्रीब्युशनचे हे काही आभाळ दिसत आहेत पांढऱ्या कलरचे पी पत्त्या कलरचे --

एक दवाखाना दिसत आहे दवाखान्याच्या मध्ये एक बेड हा खाली मांडलेला आहे एक दोन थरांचे एक स्टँड आहे हे दोन पडदे दिसत आहेत .